एक लॉनचं चित्र आहे ही एक खूप मोठी बिल्डिंग वाटत आहे.

हे एक लॉन चं दृश्य वाटत आहे तिथे खूप सारे --

आणि फुल्ली फर्निष्ट असं हे ऑफिस दिसून राहिलेला आहे ऑफिस मध्ये कोणी--

हे एका गॅरेज वाटून राहिलेलं आहे.

समोर खूप छान वातावरण दिसत आहे.

समोर एक डांबराचं रोड दिसत आहे आणि तिथे खूपच मोठी अशी इमारत दिसून राहिलेली आहे ती इमारत खूपच मोठी आणि उंच आहे.

ते झाडं खूपच सुंदर वाटतं आहे.

समोर खूपच सुंदर असं दृश्य दिसत आहे.

नाववर दोन मुलं उभे होऊन फोटो काढताना दिसत आहेत.

समोर एक खूप मोठं टेम्पो दिसत आहे टेम्पोचा रंग पांढऱ्या रंगाचा आहे.

ही एक किराणाची दुकानं असे वाटून राहिलेली आहे. तिथे खूप सारं--

समोर एक खूप मोठं विशाल असं वडाचं झाड दिसत आहे.

तिथं काही लोकही बसलेली आहेत अवतीभवती खूप साऱ्या गाड्या आहेत.

डेकोरेशन खूपच सुंदर केलेलं आहे डेकोरेशन --

तीभवती खूपच सुंदर अशी हिरवीगार झाडं दिसत आहेत आणि--

चर गवतही वाफलेलं आहे छान ऊन निघलेली आहे.

समोर खूप साऱ्या मोठ्या-मोठ्या नील गाई दिसतं आहे.

हे एका जंगलामधलं दृश्य वाटत आहे.

दुकानामध्ये एक बाई बसलेली आहे बाहेर एक गाडी उभी आहे.

लाईट चालू दिसतं आहे. मेडिकल मोठी आहे.

दिसत आहेत लॉनच्या समोरून एक रोड --

ही एक खूप मोठी अशी दुकान वाटत आहे.

दुकानात सगळ्या प्रकारचं किराणा ठेवलेलं दिसतं आहे.